या सोफा सेट चा रंग लाल पिवळा कथ्था असा आहे.

चे बँक सुद्धा आहे तसेच काही किराणा दुकान व झेरॉक्स चे दुकान सुद्धा इथे आहेत.

होळी हा सण साजरा केलेला दिसतं आहे. यांच्या कपड्यांवर--

त्या काही चौकोन गोल अशा आहेत ह्या सुव्यवस्थीत पणे रॅक मध्ये लावण्यात आल्या आहेत.

इथे सामोर काही महिलांचे गाऊन अडकविण्यात आले असून--

हिरवेगार गवत असून उंच उंच झाडे आहेत जणू काही डोंगर पायथा असावा.

हा एक लहान मुलांचा क्रीडा उद्यान आहे इथे लहान मुलांच्या खेळण्यासाठी--

ही एक विटा भट्टी आहे इथे राखळ आणि सिमेंट पासून बनणारे विटा तयार केले जातात.

लहान-मोठे हिरवेगार झाडे-झुडपे सुद्धा आहे. आजूबाजूला उंच-उंच हिरवेगार झाडे आहेत.

त्याच्यामागे हिरवेगार झाडे लावण्यात आली आहेत.

इथे या मुलांनी पुलावर आपले छायाचित्र टिपलेले आहे.

हे एका अंडर कन्स्ट्रक्शन गोडाऊन चे काम आहे इथे या गोडाऊनची फ्रेमिंग लोह्याच्या रॉडनी देण्यात आली आहे.

भगवान शिवाचे पोस्टर लावण्यात आले आहे.

तलावाच्या कडेला हिरवेगार वृक्ष उभे आहेत.

खूप सुंदर हिरवळ आपण इथे पाहू शकतो.

इथे एका सपाट मैदानावर काही गेंद्याच्या फुलांची लागवड करण्यात आली आहे.

दुकानांमध्ये विक्रेते तसेच बाहेर एक ग्राहक उभा आहे.

हे एका समारंभातील चित्र आहे या समारंभात मंच तयार करण्यात येत आहे तिथे सुंदर फुलांचे--

तसेच त्यांच्या सोबतच्या एका व्यक्तीचे शूज आपल्याला या फोटो मध्ये पाहायला मिळत आहे.

नीट शिकवत असताना इथे आपण पाहू शकतो.

सभोवताली हिरवेगार अशे दृश्य दिसत आहेत सब सबच सोबतच एक डोंगर आपण समोर पाहू शकतो.

हे छट पूजेचे चित्र आहे इथे महिला मुले--